नमस्कारArithmetic कंपॅरिझन इन बाश वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत इक्वॉल टीओ नोट इक्वॉल टीओ लेस थान लेस थान इक्वॉल टीओ ग्रेटर थान आणि ग्रेटर थान इक्वॉल टीओ ह्या कमांडस
हे उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊ
ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि GNU बाश वर्जन 4110 पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
आपल्याकडे गणिती क्रियांवरील काही उदाहरणे आहेत
ती पाहू
आपल्याकडे example1श ही फाईल आहे
ही फाईल तुमच्या पसंतीच्या एडिटर मधे उघडा आणि दाखवलेला कोड टाईप करा
हे कसे करायचे हे तुम्हाला आतापर्यंत माहित झाले असेलच
या प्रोग्रॅममधे फाईल रिकामी आहे की नाही ते तपासणार आहोत
आता कोड समजून घेऊ
ही शेबांग लाईन आहे
प्रथम कंसोलवर Enter फाइलनेम असे दाखवले जाईल
स्टँडर्ड इनपुट कडून आलेला डेटा रीड कमांड वाचेल
ही कमांड backticksमधे लिहिलेली आहे
बॅकटिक ला विशिष्ट अर्थ आहे
बॅकटिक मधे टाईप केलेल्या प्रत्येकाचे मूल्यमापन केले जाते
कॅट कमांड फाईल मधील घटक दाखवते
डब्ल्यूसी कमांड प्रत्येक फाईलसाठी नव्या ओळीत शब्दसंख्या आणि बाईट संख्या प्रिंट करेल
व्ही शब्दसंख्या प्रिंट करेल
काय होते ते पाहू प्रथम कॅट कमांड ही फाईल वाचेल
ही इनपुट फाईल आहे
ही नंतर डब्ल्यूसी कमांडकडे पाईप केली म्हणजेच पाठवली जाईल
आता हे स्टेटमेंट दिलेल्या फाईलमधील शब्दसंख्या मोजेल
आऊटपुट एक्स या व्हेरिएबलमधे संचित केले जाईल
हे आयएफ स्टेटमेंट आहे
इक ही कमांड शब्दांची संख्या शून्य आहे का तपासेल
जर कंडिशन ट्रू असेल तर फाइल हस झेरो वर्ड्स हा मेसेज प्रिंट करू
फी नी पहिली आयएफ कंडिशन पूर्ण होईल
येथे आणखी एक आयएफ कंडिशन आहे
येथे ने कमांड शब्द संख्या शून्य नाही ना हे तपासेल
कंडिशन ट्रू असल्यास फाइल हस so and सो वर्ड्स असा मेसेज दाखवू
एक्स शब्द संख्या दाखवेल
येथे दुसरी आयएफ कंडिशन पूर्ण होईल
प्रोग्रॅम फाईल सेव्ह करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडा
प्रथम listटीएक्सटी फाईल बनवू
टाईप करा टच listटीएक्सटी आता फाईलमधे ओळ समाविष्ट करू
टाईप करा एचो डबल कोटसमधे हॉव आरे यू डबल कोटसनंतर ग्रेटर थान साइन listटीएक्सटी आता स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यायोग्य बनवू
टाईप करा चमोड प्लस एक्स एक्झाम्पल1 डॉट श आता टाईप करा डॉट स्लॅश example1श Enter फाइलनेम असे दाखवले जाईल
टाईप करा listटीएक्सटी listटीएक्सटी हस 3 वर्ड्स असे आऊटपुट दाखवले जाईल
आता आणखी ऑपरेटर्स बघू
दुसरी फाईल घेऊ
ही example2श नावाची फाईल आहे
तुमच्या एडिटरमधे फाईल उघडून तिला example2shअसे नाव द्या
आता दाखवलेला कोड तुमच्या example2श फाईलमधे टाईप करा
कोड समजून घेऊ
हा प्रोग्रॅम शब्दांची संख्या तपासेल
ती एक पेक्षा कमी आहे का जास्त
ती एक आणि शंभरच्या मधे आहे का शंभरपेक्षा जास्त आहे
ही शेबांग लाईन आहे
रीड स्टेटमेंट युजरकडून फाईलचे नाव इनपुट म्हणून स्वीकारेल
येथे बाईटची संख्या प्रिंट करण्यासाठी सी कमांड वापरू
आयएफ स्टेटमेंट ल्ट कमांड शब्दसंख्या एकपेक्षा कमी आहे का ते तपासेल
कंडिशन ट्रू असल्यास नो कॅरेक्टर्स प्रेझेंट इन ठे फाइल असे दाखवू
फी नी आयएफ कंडिशन पूर्ण होईल
पुढे आयएफ स्टेटमेंटमधे गुंफलेले दुसरे आयएफ स्टेटमेंट आहे
प्रथम जीटी ही कमांड शब्दसंख्या एक पेक्षा जास्त आहे ते तपासेल
असल्यास हे एचो स्टेटमेंट कार्यान्वित होईल
आयएफ स्टेटमेंटमधे अनेक कंडिशन्स आहेत
या आयएफ मधे जीई कमांड शब्दसंख्या एक किंवा त्यापेक्षा जास्त आहे का ते तपासेल
आणि ले कमांड शब्दसंख्या शंभर किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासेल
जर दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्यास मेसेज प्रिंट करू नंबर ओएफ कॅरेक्टर्स रेंजेस बेटवीन 1 एंड 100
संपूर्ण आयएफ कंडिशन पूर्ण होण्यासाठी दोन्ही कंडिशन्स ट्रू असणे गरजेचे आहे
कारण आपण दोन्ही कंडिशन्समधे अँपरसँडचा समावेश केला आहे
फी ने आयएफ स्टेटमेंट पूर्ण केले आहे
नंतर पुढील आयएफ स्टेटमेंटचे मूल्यमापन केले जाईल
जीटी कमांड शब्दसंख्या शंभरपेक्षा जास्त आहे का ते तपासेल
ही कंडिशन पूर्ण झाल्यास नंबर ओएफ कॅरेक्टर्स इस अबोव्ह hundredअसे प्रिंट केले जाईल
फी नेif स्टेटमेंट पूर्ण केले आहे
येथे दुसरे आयएफ स्टेटमेंट पूर्ण केले आहे
टर्मिनलवर जा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
चमोड प्लस एक्स एक्झाम्पल2 डॉट श डॉट स्लॅश एक्झाम्पल2 डॉट श टाईप करा listटीएक्सटी हे आऊटपुट मिळेल listटीएक्सटी हस मोरे थान ओने कॅरेक्टर
नंबर ओएफ कॅरेक्टर्स रेंजेस बेटवीन ओने एंड हंड्रेड आता listटीएक्सटी फाईलमधे काही अक्षरे वाढवा किंवा कमी करा
आणि कोणते आयएफ स्टेटमेंट कार्यान्वित होते ते बघा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात पाठात शिकलो इक्वॉल टीओ नोट इक्वॉल टीओ लेस थान लेस थान इक्वॉल टीओ ग्रेटर थान आणि ग्रेटर थान इक्वॉल टीओ ह्या कमांडस
असाईनमेंट म्हणून नोट इक्वॉल टीओ ऑपरेटरचा उपयोग करून प्रोग्रॅम लिहा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे